माझ्या प्रिय देशबांधवांनो
नमस्कार
गेल्या आठवड्यात आपण एक असे यश संपादन केलं आहे ज्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटेल
आपण ऐकले असेल की भारतानं गेल्या आठवड्यात 400 अब्ज डॉलर्स म्हणजे 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य केलं
पहिल्यांदा हे ऐकल्यावर असं वाटेल की ही तर अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्ट आहे
मात्र ही अर्थव्यवस्थेपेक्षाही भारताचे सामर्थ्य भारताच्या क्षमतेशी संबंधित बाब आहे
एक काळ असा होता जेव्हा भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा देखील 100 अब्ज कधी 200 अब्ज इतका राहत असे
मात्र आज भारताची निर्यात 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे
याचा एक अर्थ असा आहे की जगभरात भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांची मागणी वाढते आहे
आणि दूसरा अर्थ असा आहे की भारताची पुरवठा साखळी व्यवस्था देखील दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे
यातून एक खूप मोठा संदेशही आपल्याला मिळाला आहेतो असा की देशाच्या स्वप्नांपेक्षाही जेव्हा देशाचे संकल्प मोठे असतात तेव्हाच देश विराट पावले उचलू शकतो
जेव्हा संकल्पपूर्ती करण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात तेव्हाच ते संकल्प खरे होतात आणि आपण बघा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील असेच घडते नाही का जेव्हा कोणाचेही संकल्प त्यांचे प्रयत्न त्यांच्या स्वप्नांपेक्षाही मोठे होतात तेव्हा यश स्वतःच त्यांच्याकडे चालत येते
मित्रांनो
देशाच्या कानाकोपऱ्यातून नवी नवी उत्पादने परदेशात जात आहेत आसामच्या हैलाकांडीची चामड्याची उत्पादने असोत की उस्मानाबादची हातमाग उत्पादनेबीजापूरची फळे भाज्या असोत की चंदौलीचा काळा तांदूळ सर्वांची निर्यात वाढत आहे
आता आपल्याला लदाखचे जगप्रसिद्ध जर्दाळू दुबईत देखील मिळतील आणि सौदी अरबमध्ये तामिळनाडू मधून पाठवली गेलेली केळी मिळतील
आता सर्वात मोठी गोष्ट ही आहे की नवी नवी उत्पादने नव्या नव्या देशांत पाठवली जात आहेत
उदाहरणार्थ हिमाचल उत्तराखंडमध्ये पिकवलेल्या भरड धान्याची पहिली खेप डेन्मार्कला निर्यात करण्यात आली आहे
आंध्र प्रदेशच्या कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यातले बेगमपल्ली आणि सुवर्णरेखा आंबे दक्षिण कोरियाला निर्यात करण्यात आले आहेत
त्रिपुरातून ताजे फणस हवाई मार्गाने लंडनला निर्यात करण्यात आले आहेत
त्याचप्रमाणे भालीया गव्हाची पहिली खेप गुजरातमधून केनिया आणि श्रीलंकेला निर्यात करण्यात आली
म्हणजे आता तुम्ही दुसऱ्या देशांत जाल तर मेड इन इंडिया उत्पादने पूर्वीपेक्षा जास्त बघायला मिळतील
मित्रांनो
ही यादी खूप मोठी आहे आणि जितकी मोठी ही यादी आहे तितकीच मोठी मेक इन इंडियाची शक्ती आहे तितकंच विराट भारताचं सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्याचा आधार आहे आपले शेतकरी आपले कारागीर आपले विणकर आपले अभियंते आपले लघु उद्योजक आपलं एमएसएमई क्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक हे सगळे याची खरी ताकद आहेत
यांच्या मेहनतीमुळेच 400 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य गाठू शकलो आहोत आणि मला आनंद आहे की भारताच्या लोकांचे हे सामर्थ्य आता जगाच्या कानाकोपऱ्यात नव्या बाजारपेठांत पोहोचत आहे
जेव्हा एक एक भारतीय लोकल करता व्होकल होतो म्हणजे स्थानिक उत्पादनांचा जगभर प्रचार करतो तेव्हा लोकलला ग्लोबल व्हायला वेळ लागत नाही
चला लोकलला ग्लोबल बनवूया आणि आपल्या उत्पादनांची प्रतिष्ठा आणखी वाढवूया
मित्रांनो
मन की बात च्या माध्यमातून श्रोत्यांना हे ऐकून आनंद वाटेल की देशांतर्गत पातळीवर देखील आपल्या लघुउद्योजकांचे यश आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरलेआहे
आज आपले लघुउद्योजक सरकारी खरेदीत गव्हर्नमेंट इमार्केटप्लेस म्हणजेच GeMच्या माध्यमातून मोठी भागीदारी पार पाडत आहेत
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पारदर्शक व्यवस्था उभी करण्यात आली आहे
गेल्या एक वर्षात जीईएम पोर्टलच्या माध्यमातून सरकारने एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या वस्तू खरेदी केल्या आहेत
देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळ जवळ सव्वालाख लघुउत्पादकांनी छोट्या दुकानदारांनी आपले सामान थेट सरकारला विकले आहे
एक काळ होता जेव्हा मोठ्या कंपन्याच सरकारला सामान विकू शकत असत
मात्र आता देश बदलतो आहे जुन्या व्यवस्था देखील बदलत आहेत
आता छोट्यातला छोटा दुकानदार देखील GeMपोर्टलवर सरकारला आपले समान विकू शकतो हाच तर नवा भारत आहे
हा केवळ मोठी स्वप्नंच बघत नाही तर ते लक्ष्य गाठण्याची हिंमत देखील दाखवतो जिथे पूर्वी कोणीच पोचलं नव्हतं
याच साहसाच्या जोरावर आपण सर्व भारतीय मिळून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न देखील नक्की पूर्ण करू
माझ्या प्रिय देशबांधवांनो
नुकत्याच पार पडलेल्या पद्म सन्मान सोहळ्यात आपण बाबा शिवानंद जी यांना नक्की बघितले असेल
126 वर्षाच्या वृद्धाची चपळता बघून माझ्या प्रमाणेच प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला असेल आणि मी बघितलं डोळ्याची पापणी लावते न लावते तोच ते नंदी मुद्रेत प्रणाम करू लागले
मी देखील बाबा शिवानंद जी यांना पुन्हा पुन्हा वाकून नमस्कार केला
126 व्या वर्षी बाबा शिवानंद यांचे वय आणि सुदृढ प्रकृती दोन्ही आज देशात चर्चेचा विषय आहे
मी समाज माध्यमांवर अनेक लोकांची प्रतिक्रिया बघितली की बाबा शिवानंद आपल्या वयाच्या चार पट कमी वयाच्या लोकांपेक्षाही सुदृढ आहेत
खरोखरच बाबा शिवानंद याचं जीवन आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं आहे
मी त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतो
त्यांच्यात योगाविषयी एक जिद्द आहे त्यांची जीवनशैली अतिशय सुदृढ आहे
जीवेत शरदः शतम्
आपल्या संस्कृतीत सर्वांना शंभर वर्ष निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जातात
आपण 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा करणार आहोत
आज संपूर्ण जगात आरोग्याविषयी भारतीय चिंतन मग ते योग असो की आयुर्वेद याकडे ओढा वाढतो आहे
आत्ता आपण बघितले असेल की गेल्या आठवड्यात कतरमध्ये एक योग कार्यक्रमाचे आयोजन केले गेले
यात 114 देशांच्या नागरिकांनी भाग घेऊन एक नवा जागतिक विक्रम बनवला
याचप्रमाणे आयुष उद्योगाची बाजारपेठ देखील सातत्याने वाढते आहेत
6 वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ जवळपास 22 हजार कोटी रुपये इतकी होती
आज आयुष उत्पादन उद्योग एक लाख चाळीस हजार कोटी रुपयांच्या जवळपास पोचला आहे म्हणजे या क्षेत्रात संधी सातत्याने वाढत आहेत
स्टार्टअप जगातही आयुष आकर्षणाचा विषय बनत आहे
मित्रांनो
आरोग्य क्षेत्राच्या इतर स्टार्टअप्स विषयी तर मी आधीही अनेक वेळा बोललो आहे मात्र या वेळी आयुष स्टार्टअप्स वर खास करून बोलणार आहे
एक स्टार्टअप आहे कपिवा कापिवा
याच्या नावातच याचा अर्थ लपलेला आहे
यात का चा अर्थ आहे कफ पीआय चा अर्थ आहे पित्त आणि Vaचा अर्थ आहे वात
ही स्टार्टअप कंपनी आपल्या परंपरेनुसार उत्तम पोषक आहाराच्या सवयीवर आधारित आहे
आणखी एक स्टार्ट अप निरोगस्ट्रीट देखील आहे आयुर्वेद आरोग्यसेवा व्यवस्थेत एक नाविन्यपूर्णकल्पना आहे
याचे तंत्रज्ञानआधारितव्यासपीठ जगभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांना थेट लोकांशी जोडून देतो
50 हजार पेक्षा जास्त आयुर्वेदाचार्य याच्याशी जोडले गेले आहेत
याचप्रमाणे आत्रेय इनोव्हेशन्सएक आरोग्यसेवा तंत्रज्ञान स्टार्टअप आहे जे सर्वंकष निरामयता या क्षेत्रात काम करत आहे
इक्सोरियल इक्सोरियल ने केवळ अश्वगंधाच्या उपयोगाविषयीच जागरूकता पसरविली नाही तर उच्च दर्जा उत्पादन प्रक्रियेवर देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे
क्युरवेदा क्युरवेडा ने वनौषधींच्या आधुनिक शोध आणि पारंपारिक ज्ञानाच्या संयोगातून सर्वंकष जीवनासाठी पोषक आहार तयार केला आहे
मित्रांनो
आता तर मी थोडीशीच नावं घेतली आहेत ही यादी खूप मोठी आहे
हे भारताचे तरुण उद्योगपती आणि भारतात तयार होत असलेल्या संधींची काही प्रतीकात्मक उदाहरणे आहेत
मी आरोग्य क्षेत्रातल्या स्टार्टअप्स आणि विशेषतः आयुष स्टार्टअप्सना एक आग्रहाची विनंती देखील केली आहे
आपण कुठलेही ऑनलाईन संकेतस्थळ तयार करता जी काही माहिती तयार करता ती संयुक्त राष्ट्राने मान्यता दिलेल्या सर्व भाषांमध्ये देखील बनवण्याचा प्रयत्न करा
जगात असे अनेक देश आहेत जिथे इंग्रजी भाषा फारशी बोलली जात नाही आणि समजतही नाही
अशा देशांचा विचार करुन आपल्या माहितीचा प्रचार प्रसार करा
मला खात्री आहे लवकरच भारताचे आयुष स्टार्टअप्स उत्कृष्ट गुणवत्तेच्या उत्पादनांनी जगावर आपली छाप पाडतील
मित्रांनो
आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी देखील आहे
मन की बात मध्ये आपण नेहमी स्वच्छाग्रहींच्या प्रयत्नांविषयी नेहमीच बोलतो
असेच एक स्वछाग्रही आहेत चंद्रकिशोर पाटील
हे महाराष्ट्रात नाशिक इथे राहतात
चंद्रकिशोरजी यांनी स्वच्छतेचा फार मोठा संकल्प सोडला आहे
ते गोदावरी नदीजवळ उभे राहतात आणि लोकांना नदीत घाण कचरा न टाकण्याची विनंती करत असतात
जर कुणी असं करताना दिसला तर ते लगेच जाऊन त्याला थांबवतात
या कामात चंद्रकिशोर जी आपला खूप वेळ खर्च करतात
संध्याकाळ पर्यंत त्यांच्याकडे अशा गोष्टींचा ढीग जमा होतो ज्या लोक नदीत फेकायला घेऊन आलेले असतात
चंद्रकिशोरजी यांचे हे प्रयत्न जनजागृती देखील करतात आणि प्रेरणा देखील देतात
याच प्रमाणे आणखी एक स्वछाग्रही आहेत ओडिशातील पुरीचे राहुल महाराणा
राहुल दर रविवारी सकाळी सकाळी पुरीच्या तीर्थस्थळांजवळ जातात आणि तिथे प्लास्टिकचा कचरा साफ करतात
त्यांनी आतापर्यंत शेकडो किलो प्लास्टिक कचरा आणि घाण साफ केली आहे
पुरीचे राहुल असोत किंवा नाशिकचे चंद्रकिशोर हे आपल्याला फार मोठी शिकवण देतात
नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पडले पाहिजे स्वच्छता असो पोषण असो किंवा मग लसीकरण या सगळ्या प्रयत्नांनी देखील निरोगी राहायला मदत होते
माझ्या प्रिय देशबांधवांनो
चला आता आपण बोलूया केरळच्या के मुपट्टम श्री नारायणन यांच्याविषयी त्यांनी एक अभियान सुरु केलं आहे ज्याचं नाव आहे पॉट्स फोर वॉटर ओएफ लाइफ म्हणजे जीवन देणाऱ्या जलासाठीची भांडी
तुम्हाला जेव्हा या प्रकल्पाबद्दल कळेल तेव्हा तुम्ही पण विचार कराल की काय जोरदार काम आहे
मित्रांनो
मुपट्टम श्री नारायणन जी उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना तहान लागू नये पाणी मिळावे यासाठी मातीची भांडी वाटण्याची मोहीम चालवतात
उन्हाळ्याच्या दिवसांत पशुपक्ष्यांना होणारा त्रास बघून तेही कासावीस होत असत
मग यावर उपाय म्हणून त्यांनी विचार केला की आपणच लोकांना मातीची भांडी पुरवली तर मग लोकांना फक्त त्यात पाणी भरुन पशूपक्ष्यांसाठी ठेवता येईल
आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो की नारायणन जी यांनी वाटप केलेल्या भांड्यांची संख्या आता एक लाखांपेक्षा अधिक होणार आहे
आपल्या या अभियानातलं एक लाखावं भांडं ते महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या साबरमती आश्रमात दान करणार आहेत
आता जेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागली आहे अशावेळी नारायणन जी यांचे हे काम सर्वांना नक्कीच प्रेरणा देईल आणि आपणही या उन्हाळयात आपल्या पशुपक्षी मित्रांसाठी पाण्याची व्यवस्था कराल
मित्रहो
मन की बातच्या श्रोत्यांना माझा आग्रह आहे की आपण सर्वांनी जलबचतीच्या संकल्पाचा पुनरूच्चार करावा
पाण्याचा अगदी थेंब न थेंब वाचविण्यासाठी आपण जे जे काही करू शकतो ते ते जरूर केले पाहिजे
याशिवाय पाण्याच्या पुनर्वापरावरही आपण तितकाच जोर देत राहिले पाहिजे
घरामध्ये काही कामांसाठी वापरण्यात येणारे पाणी घरातल्या कुंड्यांना घालता येऊ शकत असेल बगिचाला देता येऊ शकत असेल तर ते जरूर पुन्हा वापरले पाहिजे
अगदी थोडक्या प्रयत्नांमधून तुम्ही आपल्या घरामध्ये अशी व्यवस्था तयार करू शकता
रहीमदास जी युगांपूर्वी काहीतरी विशिष्ट हेतूनं असं म्हणून गेले आहेत की रहिमन पानी राखिए बिन पानी सब सून आणि पाणी वाचविण्याच्या या कामामध्ये मला मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत
ज्याप्रमाणे स्वच्छतेला आमच्या मुलांनीच आंदोलन बनवले त्याचप्रमाणे ही मुले आता जल योद्धा बनून पाणी वाचविण्यासाठी मदत करू शकतात
मित्रांनो
आपल्या देशामध्ये जल संरक्षण जल स्त्रोतांचे रक्षण अनेक युगांपासून समाजाच्या स्वभावाचा एक भाग आहे
मला आनंद होतो की देशामध्ये अनेक लोकांनी जल संवर्धनाचे कार्य आपल्या जीवनाचे मिशनच बनविले आहे
जसे की चेन्नईचे एक सहाकारी आहेत अरूण कृष्णमूर्ती जी अरूण जी यांनी आपल्या भागातल्या तलाव तळ्यांची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे
त्यांनी 150 पेक्षा जास्त तलाव तळ्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलली आणि ती यशस्वीपणे पूर्णही केली
याच प्रमाणे महाराष्ट्रातले रोहन काळे नावाचे एक कार्यकर्ते आहेत
रोहन व्यवसायाने एच
विभागात आहेत
त्यांनी महाराष्ट्रातल्या पाययांच्या शेकडो विहिरींचे संरक्षण करण्याची मोहीम सुरू केली आहे
यामध्ये अनेक विहिरी तर शेकडो वर्षे जुन्या प्राचीन आहेत
अशा विहिरी जणू आपल्या वारशाच्या भाग आहेत
सिकंदराबादमध्ये बन्सीलालपेट इथे विहीर अशी एक पाययांची विहीर आहे तिच्याकडे गेली अनेक वर्षे कुणाचं लक्ष नव्हतं या उपेक्षेमुळे ही पाययांची विहीर माती आणि कचयानं झाकून गेली होती
मात्र आता इथं या पाययांच्या विहिरीचे पुनरूज्जीवन करण्याची मोहीम लोकांच्या सहभागातून सुरू केली आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो
ज्या भागात पाण्याची सदोदित टंचाई असते अशा राज्यातून मी आलो आहे
गुजरातमध्ये अशा पाययांच्या विहिरींना वाव असे म्हणतात
गुजरातसारख्या राज्यामध्ये वाव खूप मोठी भूमिका पार पाडते
या विहिरी किंवा आडांच्या संरक्षणासाठी जल मंदिर योजनेनं खूप महत्वाची भूमिका निभावली आहे
संपूर्ण गुजरातमधल्या अनेक विहिरींना आडांना पुनर्जीवित करण्यात आले
यामुळे त्या त्या भागामध्ये जलस्तर वाढण्यासाठी चांगली मदत मिळाली
असेच अभियान तुम्हीही स्थानिक पातळीवर चालवू शकता
चेक डॅम बनविण्याचं काम असो रेन हारवेस्टिंग म्हणजेच पावसाचं पाणी जमिनी मुरवून पावसाच्या पाण्याची शेती करायचं काम असो यामध्ये वैयक्तिक पातळीवर केलेले प्रयत्नही महत्वाचे आहेत आणि संयुक्तपणे प्रयत्न करणेही गरजे आहे
त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 75 अमृत सरोवर बनवता येवू शकतील
काही जुन्या सरोवरांमध्ये सुधारणा केली जावू शकते
तसेच काही नवीन सरोवर बनविता येवू शकतील
या दिशेने आपण सगळेजण काही ना काही प्रयत्न जरूर कराल असा मला विश्वास आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो
मन की बातची एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे आपल्याकडून मला अनेक भाषांमधून अनेक बोलीं भाषांमधून संदेश येत असतात
काही लोक मायगव्हवर ऑडिओ मेसेज ही पाठवत असतात
भारताची संस्कृती आपल्या अनेक भाषा आपल्या बोलीभाषा आपले राहणे वेशभूषा खाण्याच्या जेवणाच्या पद्धती यांचा विस्तार अशा सर्व प्रकारची विविधता म्हणजे आपली एक प्रकारे खूप मोठी ताकद आहे
पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत उत्तरेपासून ते दक्षिणे पर्यंत भारताची हीच विविधता सर्वांना एकत्रित बांधून ठेवते
एक भारतश्रेष्ठ भारतबनवत आहे
यामध्येही आपली ऐतिहासिक स्थाने आणि पौराणिक कथा अशा दोन्हींचे खूप मोठे योगदान आहे
आपण सर्वजण विचार करीत असणार की या सर्व गोष्टी मी आपल्यासमोर का मांडतोय याचे कारण आहे माधवपूर जत्रा माधवपूरची जत्रा कुठे भरते का भरते वैविध्यपूर्णतेने नटलेली ही माधवपूर जत्रा भारताच्या विविधतेशी कशी जोडली गेली आहे या जत्रेच्या आयोजनामागचे कारण जाणून घेणे मन की बात च्या श्रोत्यांच्यादृष्टीने अतिशय रंजक ठरणार आहे
मित्रांनो
माधवपुर मेला गुजरातमध्ये पोरबंदर इथं समुद्र किनारी वसलेल्या माधवपूर गावात भरतो
मात्र याचं नातं हिदुंस्तानच्या पूर्व किनायाशी जोडलं जातं
आता आपण विचार करीत असणार हे कसं शक्य आहे तर याचंही उत्तर एका पौराणिक कथेमध्येच मिळतं
असं म्हणतात की हजारों वर्षांपूर्वी श्री कृष्ण यांचा विवाह ईशान्येकडील राजकुमारी रूक्मिणीबरोबर झाला होता
हा विवाह पोरबंदरच्या माधवपूरमध्ये साजरा झाला होता
आणि त्या विवाहाचे प्रतीक म्हणून आजही तिथे माधवपूर तिथं जत्रा भरविण्यात येते
पूर्व आणि पश्चिम यांचं घट्ट बनलेलं नातं म्हणजे आपला संस्कृती वारसा आहे
काळाच्या बरोबर आता लोकांच्या प्रयत्नातून माधवपूर जत्रेमध्ये अनेक नवनवीन गोष्टी जोडल्या जात आहेत
आपल्याकडे वधुपक्षाला घराती असे म्हणतात आणि या जत्रेमध्ये आता ईशान्येकडून अनेक घरातीही येत आहेत
एक आठवडाभर चालणाया या माधवपूर जत्रेमध्ये ईशान्येकडील सर्व राज्यांतून कलाकार येत आहेत
हस्तशिल्पी हस्तकलाकार येत आहेत आणि ही मंडळी या मेळाव्यात अधिक बहार आणतात
एक आठवडाभर भारतातल्या पूर्व आणि पश्चिमेकडील संस्कृतींचा होणारा हा मेळ म्हणजे माधवपूर जत्रा आहे आणि तो एक भारत श्रेष्ठ भारतचे सुंदर उदाहरण बनत आहे
तुम्हीही या मेळाव्याची जत्रेची माहिती वाचून जाणून घ्यावी असा माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे आता लोक सहभागाचे एक नवीन आदर्श उदाहरण बनले आहे
काही दिवसांपूर्वी 23 मार्चला हुतात्मा दिनी देशाच्या कानाकोपयामध्ये अनेक कार्यक्रम झाले
देशानं आपल्या स्वातंत्र्यामधल्या नायकनायिकांचं स्मरण केलं श्रद्धापूर्वक स्मरण केलं
याच दिवशी मला कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये बिप्लाबी भारत दालनाचं लोकार्पण करण्याची संधी मिळाली
भारताच्या वीर क्रांतिकारकांना श्रद्धांजली देण्यासाठी हे एक अतिशय अव्दितीय अद्भूत दालन आहे
जर संधी मिळाली तर तुम्ही हे दालन पाहण्यासाठी जरूर जावे
मित्रांनो
एप्रिल महिन्यामध्ये आपण दोन महान विभूतींची जयंती साजरी करणार आहोत
या दोघांनीही भारतीय समाजावर आपला अमिट ठसा उमटवला आहे
या महान विभूती आहेत महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी आहे आणि बाबासाहेबांची जयंती आपण 14 एप्रिलला साजरा करणार आहोत
या दोन्ही महापुरूषांनी भेदभाव असमानता यांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला
महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या
बालिका हत्येच्याविरोधात आवाज उठवला
जल संकटातून मुक्ती मिळावी यासाठीही त्यांनी मोठं अभियान चालविलं
मित्रांनो
महात्मा फुले यांच्याविषयी बोलताना सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करणं तितकंच जरूरीचं आहे
सावित्रीबाई फुले यांनी अनेक सामाजिक संस्था स्थापन करण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडली
एक शिक्षिका आणि एक समाज सुधारक या रूपानं त्यांनी समाजाला जागरूकही केलं आणि सर्वांना प्रोत्साहनही दिले
दोघांनी मिळून सत्यशोधक समाजाची स्थापना केली
लोकांच्या सशक्तीकरणाचे प्रयत्न केले
आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्येही महात्मा फुले यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो
ते म्हणायचे की कोणत्याही समाजाच्या विकासाचे आकलन त्या समाजातल्या महिलांची स्थिती पाहून करता येते
महात्मा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेवून सर्व मातापिता आणि पालकांना सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या मुलींना जरूर शिकवावे
मुलींनी जास्तीत जास्त संख्येने शाळेत यावे म्हणून काही दिवसांपूर्वीच कन्या शिक्षण प्रवेश उत्सवही सुरू केला आहे
ज्या मुलींचे शिक्षण काही कारणामुळे थांबलं असेल राहिलं असेल तर त्यांना पुन्हा एकदा शाळेत आणण्यावर भर दिला जात आहे
मित्रांनो
बाबासाहेब यांच्याशी संबंधित पंचतीर्थाचं कार्य करण्याची आपल्याला संधी मिळाली ही आपल्या सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे
त्यांचे जन्मस्थान महू असो मुंबईची चैत्यभूमी असो अथवा दिल्ली मध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाचे स्थान मला या सर्व स्थानांवर सर्व तीर्थांवर जाण्याचं भाग्य लाभलं
मन की बात च्या श्रोत्यांना मी आग्रह करतो की त्यांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व स्थानांचे दर्शन जरूर करावं
त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल
माझ्या प्रिय देशवासियांनो
मन की बातमध्ये यावेळीही आपण अनेक विषयांवर चर्चा केली
पुढच्या महिन्यामध्ये अनेक सणउत्सव येत आहेत
काही दिवसांनीच नवरात्र येत आहे
नवरात्रामध्ये आपण व्रतउपवास शक्तीची साधना करतो
शक्तीची पूजा करतो याचाच अर्थ आपल्या परंपरा आपल्याला सणांचे उत्सवी स्वरूपही शिकवतात आणि संयम कसा बाळगायचा हेही शिकवतात
संयम आणि तप सुद्धा आपल्यासाठी एक पर्व आहे
म्हणूनच नवरात्राचे आपल्या सर्वांसाठी एक विशेष महत्व असते
नवरात्राच्या पहिल्या दिवशी गुढी पाडव्याचा सणही आहे
एप्रिलमध्ये ईस्टरही येतो आणि रमजानचा पवित्र महिनाही या दिवशी सुरू होत आहे
आपण सर्वांना बरोबर घेवून हे सर्व सण साजरे करावेत भारताच्या विविधतेला सशक्त बनवावे अशीच सर्वांची इच्छा आहे
यावेळी मन की बात मध्ये इतकंच पुढच्या महिन्यात तुमची पुन्हा एकदा भेट घेवून नवीन विषयांवर तुमच्याबरोबर संवाद साधला जाईल खूपखूप धन्यवाद